सेड दि स्ट्रीम एडिटर वरील पाठात आपले स्वागत
ह्या पाठात सेड कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स वर्जन 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि ग्नू बाश वर्जन 4224 वापरणार आहोत
पाठाच्या सरावासाठी ग्नू bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू
तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे
संबंधित पाठांसाठी आमच्या httpspoken tutorialorg या वेबसाईटला भेट द्या
आता सेड बद्दल जाणून घेऊ
सेड हा स्ट्रीम एडिटर आहे
सेड फाईलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते
ही कमांड टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते
जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे
प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरूवात करू
सेड कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू
माझ्याकडे होम डिरेक्टरीमधे seddemoटीएक्सटी नामक फाईल आहे
त्यातील घटक पाहू
ह्या फाईलमधे आपल्याकडे रोल नो नामे स्ट्रीम मार्क्स पास किंवा फेल आणि स्टाइपेंड amountअशा एंट्रीज आहेत
समजा फाईलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे
त्यासाठी कीबोर्डवरील CTRL ALT आणि टीटी बटणे दाबून टर्मिनल उघडावे लागेल
आता टाईप करा सेड स्पेस सिंगल कोटसमधे 2पी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे
पी हे अक्षर प्रिंटीग ही कृती दाखवत आहे
आता आऊटपुट पहा
हे संपूर्ण फाईल दाखवत आहे
पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल
हे पी ह्या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे
केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी टाईप करा
सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे 2पी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल
n म्हणजे सायलेंट मोडे जे सर्व अनावश्यक आऊटपुट काढून टाकते
स्ट्रीममधे सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे
आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे
पी हे कृती सांगते
म्हणजेच दुसरी ओळ प्रिंट करायची आहे
आणि seddemoटीएक्सटी हे फाईलचे नाव आहे
हा सेड कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे
आता फाईलची शेवटची ओळ प्रिंट करू
प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ
आता टाईप करा
सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे p सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल
आता टेक्स्ट एडिटरवर जा
समजा 3पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत
त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे 3 6पी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
तिस या ओळीपासून सहाव्या ओळीपर्यंत आऊटपुट दाखवले जाईल
कृतीच्या आधी उद्गारचिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते
समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे 3 6 p सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
अशाप्रकारे आऊटपुट दिसेल
स्लाईडस वर परत जाऊ
लाईन अॅड्रेसिंग आणि काँटेक्स्ट अॅड्रेसिंग
आतापर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाईलमधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो
त्याला लाईन अॅड्रेसिंग म्हणतात
ओळीच्या क्रमांकाने अॅड्रेस नमूद केला जातो
ही अॅड्रेसिंगची एक पध्दत आहे
अॅड्रेसिंगची दुसरी पध्दत म्हणजे काँटेक्स्ट अॅड्रेसिंग
अशा ओळी ज्यात विशिष्ट काँटेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द
विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास काँटेक्स्ट अॅड्रेसिंग वापरू
आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो
आता उदाहरण पाहू
आपल्या एडिटरवर जाऊ
समजा कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत
टर्मिनलवर जाऊ
टाईप करा सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे चौकटी कंस सुरू सीसी चौकटी कंस पूर्ण omputersपी सिंगल कोटस नंतरspace seddemoटीएक्सटी एंटर दाबा
आपण कॉम्प्युटर्स हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो
आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो
यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील
पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो फ्रंट slashesमधे लिहितात
आपण तो फाईलमधे प्रिंट करू शकतो किंवा व्ही ऑप्शन वापरू शकतो
त्यासाठी टाईप करा सेड स्पेस n स्पेस सिंगल कोटसमधे चौकटी कंस सुरू सीसी चौकटी कंस पूर्ण computersव्ही स्पेस computer studenttxt सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
आता जुळणा या सर्व ओळी computer studenttxt ह्या फाईलमधे पाठवल्या जातील
आता computer studentमधील घटक पाहू
टाईप करा कॅट स्पेस computer studenttxt एंटर दाबा
आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो
आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो
प्रॉम्प्ट क्लियर करा
टाईप करा सेड स्पेस n स्पेस e स्पेस सिंगल कोटसमधे electronicsw स्पेस electroटीएक्सटी सिंगल कोटस नंतर स्पेस e स्पेस सिंगल कोटसमधे civilw स्पेस civilटीएक्सटी सिंगल कोटस नंतर स्पेस seddemoटीएक्सटी एंटर दाबा
येथे e चा वापर अनेक मेथडस एकत्र करण्यासाठी केला आहे
हे electroटीएक्सटी आणि civiltxtह्या दोन फाईल्स बनवेल
त्यामधे काय आहे ते बघण्यासाठी टाईप करा कॅट स्पेस electroटीएक्सटी electronicsहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे
आता सिव्हिल फाईलमधील घटक पाहू
टाईप करा कॅट स्पेस civilटीएक्सटी एंटर दाबा
civilहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे
आपण आणखी कमांडसचा संच पुढील पाठांत पाहू
त्यासाठी हाच प्रोग्रॅम वापरू
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडवर परत जाऊ
थोडक्यात या पाठात आपण शिकलो सेड sedद्वारे प्रिंट करणे
लाईन अॅड्रेसिंग
काँटेक्स्ट अॅड्रेसिंग
असाईनमेंट म्हणून seddemoटीएक्सटी ही टेक्स्टफाईल वापरून 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्डस प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद